या चित्रामद्धे लहान मुलांच खेळण दिसत आहे वेल्कम घसरगुंडी दिसत आहे खाली पाणी दिसत आहे व वर जाण्यासाठी पण रस्ता दिसत आहे.

इथे फळांचा गाडा लागलेला आहे एक माणूस फळ विकत आहे खूप गाड्या लावलेल्या आहेत काही माणसे सायकल वरून जात--